जे लांबून पर्यटक येतात फोटो शूट करतात आणि स्वतःच फोटो वायरल करतात आणि सगळ्यांना दाखवुन देतात.

दिलेल्या चित्रा मध्ये एक ख्रिचन धर्म ख्रिचन धर्माच एक चर्च आहे ज्याच्यात जे लोक असतात लांब-लांब चे येतात आणि प्रार्थना करतात.

दिलेल्या चित्रामध्ये एक ख्रिस्त धर्माचा चर्चा दिसत आहे त्याच्यात एक पहिला वाढदिवस मनवत आहे एक लहान मुलाचा ज्यात लांबून जे इजराइल मित्र असतात नाहीतर काही फॅमिली मेंबर असतात.

ते येतात आणि हे वाढदिवस म्हणवत आहेत आणि पार्टी करून जेवण करून घरी जाताना दिसत आहे.